नमस्कार
जीचेम्पेंट मधील एडिट प्रेफरन्स टेम्पलेट्स आणि रेसिड्यूज वरील पाठात आपले स्वागत
यात शिकणार आहोत प्रेफरेन्सेस बदलणे
टेंप्लेटस चे व्यवस्थापन
तयार टेंप्लेटस निवडून वापरणे
नवी टेंप्लेट समाविष्ट करणे
तसेच जाणून घेऊ रेसिड्यूज चा उपयोग आणि रेसिड्यूज बदलणे
आपण उबंटु लिनक्स ओएस वर्जन 1204 जीचेम्पेंट वर्जन 01210 वापरू
हा पाठ समजून घेण्यासाठी तुम्हाला जीचेम्पेंट केमिकल स्ट्रक्चर एडिटरची माहिती असावी
नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या
मी नवे जीचेम्पेंट अॅप्लिकेशन आधीच उघडून ठेवले आहे
सुरूवातीला प्रेफरेन्सेस एडीट करण्याबद्दल जाणून घेऊ
एडिट मेनूमधील प्रेफरन्स वर क्लिक करा
जीचेम्पेंट प्रेफरन्स विंडो उघडेल
फाईल सेव्ह करताना डिफॉल्ट कंप्रेशन लेव्हल फोर जीचेम्पेंट फाइल्स हे पहिले फिल्ड वापरतात
डिफॉल्ट रूपात हे शून्य आहे
शून्य नसेल तर फाईल ग्झिप द्वारे कॉम्प्रेस केली जाईल
आपण इन्व्हर्ट वेज हॅशेस विषयी पुढील पाठांत जाणून घेऊ
जीचेम्पेंट मधे प्रत्येक डॉक्युमेंटला त्याची संलग्न थीम असते
आपणGChemPaint ही डिफॉल्ट थीम तशीच ठेवू
थीम्स ह्या सेक्शन खालील एरोज विषयी जाणून घेऊ
टूल बॉक्सवरील विविध प्रकारच्या अॅरोजकडे लक्ष द्या
एड अन एरो फोर अन इरिव्हर्सिबल रिएक्शन
एड आ पेअर ओएफ एरोज फोर आ रिव्हर्सिबल रिएक्शन
एड अन एरो फोर आ रेट्रोसिंथेसिस स्टेप
एड आ डबल हेडेड एरो टीओ रिप्रेझंट मेसोमेरी
आता हे 4 ही अॅरोज डिस्प्ले एरियामधे समाविष्ट करू
एड अन एरो फोर अन इरिव्हर्सिबल रिएक्शन टूलवर क्लिक करा
नंतर डिस्प्ले एरिया वर क्लिक करा
याचप्रकारे मी डिस्प्ले एरियामधे इतर प्रकारचे अॅरोज समाविष्ट करणार आहे
प्रेफरन्सेसच्या डायलॉग बॉक्समधील थीम्स फिल्ड मधून एरोज सिलेक्ट करा
कॉन्टेक्स्चुअल मेनू उघडेल
येथे अॅरोजची लांबी रूंदी आणि अंतर जास्त किंवा कमी करू शकतो
माऊसने अप किंवा डाऊन अॅरोच्या त्रिकोणावर क्लिक करा
डिस्प्ले एरियामधील अॅरोमधे होणा या बदलांकडे लक्ष द्या
आता अॅरो हेडस विषयी जाणून घेऊ
आ बी आणि सी च्या डिफॉल्ट व्हॅल्यूज दाखवल्या आहेत
आ बी आणि सी पॅरॅमीटर्स अॅरो हेडसच्या आकारात बदल करण्यासाठी मदत करेल
प्रत्येक पॅरॅमीटर जास्त किंवा कमी करून अॅरो हेडस मधे होणा या बदलांकडे लक्ष द्या
विंडो बंद करण्यासाठी क्लोज वर क्लिक करा
डिस्प्ले एरिया क्लियर करू
सर्व ऑब्जेक्टस सिलेक्ट करण्यासाठी CTRL A दाबा
एडिट वर जाऊन क्लिअर वर क्लिक करा
पुढे टेंप्लेट मॅनेज कशी करायची ते पाहू
उसे ओर मॅनेज टेम्पलेट्स वर क्लिक करा
खाली प्रॉपर्टी डायलॉग बॉक्स उघडेल
प्रॉपर्टी डायलॉग बॉक्समधे टेंप्लेटसची सूची असलेला ड्रॉप डाऊन आहे
सूचीमधे अमिनो एसिड्स अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स न्यूक्लेइक बेसेस न्यूक्लिओसाइड्स आणि सॅकराइड्स यांचा समावेश आहे
प्रत्येक आयटेमला सबमेनू आहे
अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स सिलेक्ट करून सबमेनूमधून बेन्झीन वर क्लिक करा
प्रॉपर्टी पेजवर बेन्झीन ची रचना दाखवली जाईल
बेन्झीन ची रचना दाखवण्यासाठी डिस्प्ले एरियावर क्लिक करा
तसेच नफ्तालेने ची रचना सिलेक्ट करून डिस्प्ले एरियावर क्लिक करा
आता इतर रचना सिलेक्ट करून त्या डिस्प्ले एरियावर दाखवा
आता फाईल सावे करू
टूलबार वरील सावे ठे करंट फाइल आयकॉनवर क्लिक करा
सावे एएस चा डायलॉग बॉक्स उघडेल
फाईलला बेन्झीन हे नाव देऊन सावे बटणावर क्लिक करा
उपलब्ध असलेल्या टेंप्लेट सूचीमधे नवी टेंप्लेट कशी समाविष्ट करायची ते पाहू
टूलबारवरील ओपन आ फाइल च्या आयकॉनवर क्लिक करा
फाईल्स आणि फोल्डर्स असलेली विंडो उघडेल
सूचीमधून हेक्साने ही फाईल उघडा
ओपन बटणावर क्लिक करा
टेंप्लेटच्या प्रॉपर्टी पेजमधील एड बटणावर क्लिक करा
न्यू टेम्पलेट प्रॉपर्टी पेज उघडेल
प्रॉपर्टी पेजमधे नामे आणि कॅटेगरी ही फिल्डस आहेत
कॅटेगरी फिल्डमधे ड्रॉप डाऊन सूची आहे
आपण सूचीतून निवडू शकतो किंवा स्वतःची कॅटॅगरी करू शकतो
टेक्स्ट फिल्डमधे हायड्रोकार्बन्स टाईप करून नवी कॅटॅगरी समाविष्ट करा
नामे फिल्डमधे हेक्साने असे संयुगाचे नाव टाईप करा
डिस्प्ले एरियावरील हेक्साने रचनेवर क्लिक करा
हे न्यू टेम्पलेट च्या प्रॉपर्टी पेजवर दाखवले जाईल
ओक बटणावर क्लिक करा
टेंप्लेटसच्या ड्रॉप डाऊनवर क्लिक करा
हायड्रोकार्बन्स कॅटॅगरी सिलेक्ट करा
हेक्साने ची रचना टेंप्लेटच्या सूचीमधे समाविष्ट झालेली बघू शकता
आता ऑक्टेन ची रचना हायड्रोकार्बन्स च्या कॅटॅगरीत समाविष्ट करा
आता हेक्साने ची फाईल बंद करू
फाईल बंद करण्यासाठी फाइल मेनूतील क्लोज पर्याय निवडा
टेंप्लेटसचे प्रॉपर्टी पेज बंद करण्यासाठी सिलेक्ट ओने ओर मोरे objectsवर क्लिक करा
आता रेसिड्यूज बद्दल जाणून घेऊ
रेसिड्यूजचा उपयोग कार्बन साखळीला संलग्न असलेल्या फंक्शनल ग्रुपचे स्वरूप शोधणे
फंक्शनल ग्रुपची रचना जाणून घेणे
डेटाबेसमधे फंक्शनल ग्रुप समाविष्ट करणे
टूल्स मेनूत एडिट residuesवर क्लिक करा
रेसिड्यूज विंडो उघडेल
त्यात न्यू सावे आणि डिलीट ही बटणे आहेत
न्यू बटणामधे ड्रॉप डाऊनची सूची आहे
सूचीमधून n पीआर निवडा
आयडेंटिटी टॅब निवडलेल्या रेसिड्यूचा सिंबॉल आणि नाव दाखवेल
फॉर्म्युला टॅब निवडलेल्या रेसिड्यूच्या सांगाड्याची रचना दाखवेल
ह्याचप्रकारे सेकंडरी ब्युटाइल साठी s बीयू सिलेक्ट करा
सिलेक्ट केलेल्या रेसिड्यूच्या सिंबॉल नाव आणि सांगाड्याची रचना ह्याकडे लक्ष द्या
आता हायड्रॉक्सी ग्रुप हे नवे रेसिड्यू समाविष्ट करू
नवा रेसिड्यू समाविष्ट करण्यासाठी न्यू बटणावर क्लिक करा
सिम्बॉल फिल्डमधे o ह टाईप करा
त्याला हायड्रॉक्सी असे नाव द्या
फॉर्म्युला टॅबवर क्लिक करा
आपल्याला बुलेटेड बाँड दिसेल
बाँडजवळ कर्सर न्या आणि कॅपिटल ओ दाबा
ओ आणि ओएस असलेला सबमेनू उघडेल
ओ सिलेक्ट करा
o ह ग्रुप बाँडला जोडला जाईल
सावे बटणावर क्लिक करा
सूची बघण्यासाठी न्यू बटणावर क्लिक करा
o ह रेसिड्यू सूचीमधे समाविष्ट झालेले दिसेल
विंडो बंद करण्यासाठी क्लोज बटणावर क्लिक करा
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
थोडक्यात या पाठात शिकलो प्रेफरेन्सेस बदलणे
टेंप्लेटस चे व्यवस्थापन
तयार टेंप्लेटस निवडून वापरणे
नवी टेंप्लेट समाविष्ट करणे
रेसिड्यूज चा उपयोग आणि रेसिड्यूज बदलणे
असाईनमेंट म्हणून टेंप्लेटच्या सूचीतून सॅकराइड्स निवडून त्या वापरा
इतर रेसिड्यूज वापरून बघा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया कॉन्टॅक्ट at स्पोकन हायफेन ट्युटोरियल डॉट ओआरजी वर लिहा
।। 0945 । quotस्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टquot हे quotटॉक टू टीचरquot या प्रॉजेक्टचा भाग आहे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
।। 0957 । यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे